property कमवली मालमत्ता कमवली आणि मुलांमध्ये सारखी वाटून दिली

मुलांनी म्हतारपण साठंवार्षि ही त्यांच्या तब्येतीची खूप काळजी घेतली त्यांना हव्या असणाऱ्या साऱ्या गोष्टी त्यांना दिल्या आणि ते अतिशय खूप खुश होते त्यांच्या मुलांपासून

माझ्या आज्जीला घरदार सोडून काही माहित नव्हतं प्रत्येक गोष्टीत माझी आज्जी अशी चिंगूस सारखी करायची

त्यांनी शून्यातून त्यांचं जग निर्माण केलं होतं माझ्या आजोबांना कुणीच नव्हतं

त्यांनी लग्न केलं एवढी मोठी परिवार तयार केलं त्या परिवारात ते राहिले आणि स्वतःचे एक नाव कमवलं त्यामुळे माझ्या आजोबांचं पद माझ्या नजरेत खूप वरती आहे खूप वरती आहे म्हणजे मी त्यांना खूप वरती समजतो

मी आता सध्या hostel वर शिकतो पण जेव्हा मी माझ्या घरी जाईल तेव्हा मी पहिले माझ्या आजोबांना भेटतो त्यांची तब्येत विचारतो माझ्या आज्जीला भेटतो तिची पण तब्येत विचारतो माझे सगळ्यात छोटे चुलते त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे त्यांचा जो एक मुलगा आहे त्याचा जन्म आता झालेला आहे पाच सहा महिन्या पूर्वी

तेव्हा मी त्याला भेटायला जाण्यासाठी एक खेळणी आणि एक dress त्याच्यासाठी घेतला होता

तेव्हा माझे चुलते खूप खुश झाले त्यांनी आम्हाला सर्वांना party दिली आणि पेढेही खाऊ घातले त्याच्या नंतर येतात माझे चौथ्या number चे चुलते यांना एक मुलगा आहे तो मुलगा दिसायला खूप सुंदर आहे मी त्याला लाडाने न्यूटन असं बोलतो खूप गोरा आहे तो खूप गोरा त्याला कोणी बघितलं

नंतर येतात माझे तीन number चे चुलते त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगी थोडी आजारी असते तिला medicines गोळ्या औषधी चालू आहे तर तिच्या उपचारासाठी आमच्या परिवाराने सर्वजण मिळून तिची काळजी घेतात पुन्हा तिला दर महिन्याला

तर तिला मी माझे चुलते माझा छोटा भाऊ किंवा मी माझे वडील आम्ही तिला घेऊन जात असतो आता परिवार आहे तर समस्या येणारच आणि या सगळ्या गोष्टींना overcome किंवा सगळ्या गोष्टींचा सामना करण्यासाठी आमचा परिवार सज्ज आहे आज मी माझ्या परिवारापासून ऐंशी ऐंशी किलोमीटर दूर आहे पण मला कशाचीही गरज लागली तर माझा परिवार माझ्या समोर उभा असतो माझ्या सोबत उभा असतो

malls मध्ये जातो खरेदी पण करतो. कुणी ही आम्हाला का ही बोलत नाही आणि मी तर या विषयी विसरलोच आणि माझ्या family मध्ये जे चार number चे चुलते आहे त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे जो एक मुलगा आहे तो माझ्यापेक्षा मोठा आहे आणि त्या दोन मुली आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत माझा जो मोठा भाऊ आहे तो BCA करत आहे पुणे येथे आणि माझ्या दोनी ताईंचे लग्न चांगल्या ठिकाणी झाले ते पण आम्ही सर्वांनी मिळून त्यांचे लग्न लावून दिले पण खूप खु खुशनसीब असतात लोक ज्यांचा परिवार सोबत असतो सध्याच्या स्तिथीमध्ये अशा

आणि कोणी कुणाचा आदर करत नसणे हे सगळे कारण आहे एक परिवार पण आमचा परिवार तसा नाही आमचा परिवार सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहतो आमच्या परिवाराने गावात एक नाव कमवले आहे ते नाव खूप महत्वाचे आहे कारण नाव कमवण्यासाठी खूप दिवस लागतात गमवण्यासाठी सेकंदही लागत नाही मी माझ्या परिवाराबद्दल एवढाच सांगू इच्छितो कि माझा परिवार हा जगात सगळ्यात best परिवार आहे आणि सगळ्यात चांगला परिवार आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो कि सगळ्यांना असाच परिवार मिळू दे

कारण हेच शेवटी म्हणतात ना आपले ते आपलेच असतात परिवार आपल्याया याची जाणीव करून देतो परिवार आपल्या पाठीला पाठीवर हात ठेऊन आपल्या सोबत असतो

आपण काही गोष्टी चांगल्या केल्या तर आपल्या सोबत party करण्यासाठी त्या गोष्टी celebrate करण्यासाठी पण आपला परिवारच असतो परिवार म्हणजे सर्व काही परिवार म्हणजे backbone परिवार म्हणजे कणा एका माणसाचा कणा म्हणजे त्याचा परिवार असतो

त्या विचाराने काम करतात हे फक्त ह्या गोष्टी फक्त परिवारामध्येच होऊ शकतात कारण परिवार हा सर्वश्रेय असतो परिवार हा पूर्ण असतो परिवारामध्ये वेगवेगळ्या विचारांचे संगोपन असते परिवार म्हणजे एक group असतो परिवार हे सर्व काही असतं परिवारामध्ये भावना असतात परिवारामध्ये प्रेम असतं परिवार हे खूप गरजेची गोष्ट आहे माणसाच्या जीवनात तर खूप कारण कि एकटा माणूस जास्त वेळ जगू शकत नाही किंवा टिकू शकत नाही त्याचं कारण हे कि आपला जीवन आपल्याला खायला चालू करतं परिवार आपल्या जीवनाला आपल्या मनाला आपल्या डोक्याला शांतता देतं आपल्याला सर्व काही पूर्ण असल्याचं भास करून देतं आपल्याला आपली जागा दाखवण्यास मदत करतं परिवारात कोण आपण खूप संस्कार शिकतो जसा आपला परिवार असतो तसा आपण असतो कारण परिवार हीच तो असतो जो आपल्याला घडवतो जो आपलायला संस्कार देतो

परिवार खूप गरजेची गोष्ट आहे परिवार हे सर्व काही आहे मी तर म्हणतो ज्याला म्हणजे आपण बघतो ना समाजात खूप अशी लोकं आहेत ज्यांचा परिवार जसा तसे लोकं असतात पण माझा परिवार खूप छान आहे जो सगळ्यांसोबत मिळून मिसळून सगळ्यांसोबत एकमेकांचे विचार जाणून राहतो मी खूप खुशनसीब आहे कि मला असा परिवार भेटला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

आणि मी अशी अपेक्षा करतो कि या माहिती मुले तुम्ही देखील तुमच्या जीवनात एक सकारात्मक बदल घडवणार असा आशावाद व्यक्त करतो तुम्हा सर्वांचे पुनश्य एगदा धन्यवाद

त्याला होय म्हणा आज आम्ही तुम्हाला पंजाब बद्दल काय माहिती आहे ते सांगणार आहेत तुम्ही कोणाला ओळखता ते कोणते धडे शिकतात पंजाब मध्ये ज्या तुम्हाला दिसेल की लोकांची मोठी हदय यांच्या अन्नप्रमानेच खरी आहेत पंजाब मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या हर मंदिर साहेब येथील जागतिक समुदाय असेल तुम्ही संबंधित आहात ते शिक्षण घेतात सर्वोच्च ए अति ऐतिहासिक गंतव्य स्थान जालियनवाला बाग डोळे उघडणारे आहे तर त्याचे राजवाडे आणि संग्रहालय याचे प पूर्वीचे वैभव प्रतिबंधित करतात पंजाब प्रवासाच्या अनुभवामध्ये सांस्कृतिक वारसा इतिहास आणि वनजीवन्य याचा समावेश होतो ते कोणत्या नीतीशी गुंतले आहेत जम्मू आणि काश्मीर हरियाणा हिमाचल प्रदेश आणि राजस्थान राज्यांच्या सीमेवर पंजाब संस्कृती वारसा आणि इतिहासने समृद्ध आहे याच क्षेत्रात तृप देव रूप देवता सात आहेत तिला सिंधू म्हणून संबोधले जाते अनेक हिंदू धर्मग्रंथ लिहिले गेले यातून सात नद्या वाहत असल्याने सुपीक मातीची वरदान लाभले आहे पंजाबचा पोशाख कसा आहे बॉलीवूड द्वारे रोमँटिक राईट वीस्तरीन य क्षेत्र एखाद्याला अपेक्षित असले तितके सुंदर आहे वर्षांनुवर्षे प्रदेश्यातील ग्रीक, पर्शियन, तुर्क क आणि सिथियन लोकांकडून अफगाणिस्तान नाहून अनेक हल्ले झाले आहेत या आणि इतर हल्ल्यांचे संदर्भ आपल्या लोक संस्कृतीचा एक भाग असलेल्या पारंपारिक किस्सा मध्ये आढळतात पंजाबचा वेशभूषा चाली ती परंपरा आणि खाद्यपदार्थांमध्ये समृद्धता दिसून येते पंजाब अधून मधून पर्यटकांना कोणता दौरा देतो पंजाब वर खूप लोकप्रिय आहे कारण राज्य खाने देशात देशां आणि अनन्न बाब साठी भरपूर पर्याय आहेत प्रथम वित्त हात ते अमृतसाह राजुन मंदिरी पुत्रसिकी आता आता जालियान वाला लगड दा लगड दादा ह हजनाह हरजाह पंजाब मत महाराजाचा महाजाजा रणजीत सिंगलाय रड र रेडे टावला

टाईम टेबल बघून घेतल्यास वीरसिंग मोठे आहे सुट्ट्यांमध्ये पंजाब मध्ये अनेक सहली आणि पर्यटन स्थळे आहेत ज्या राज्यातील पारंपारिक प्रे पेयलाची सा ग्लास घेऊन या राज्यातील पाककृती आनंद घ्या तुमच्या पंजाब टीप ट्रीप दरम्यान भेट देण्यासाठी अनेक मंदिरे संग्रहालय हे किल्ले आणि राजवाडे आहेत भांड

या प्रवासाची माहिती एका नद्या पंजाब मधील प्रवासाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळवा आणि त्यातील प्रमुख पर्यटन स्थळे सर्वात सोप्या आणि सोयीस्कर मार्गाने एस प्ले एक्सप्लोअर करा येथे तुम्ही ट्रेन विमान आणि रस्त्याने आहात तुम्हाला पंजाबला भेट देण्याचा सर्वोत्तम मार्ग सापडेल आम्ही तुम्हाला पंजाबला भेट देण्याचे सर्वोत्तम वेळ देखील सांगतो मग तो उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा असो राज्यात सर्वाधिक लोकप्रिय तुम्ही प्रेक्षकनिय स्थळे देखील एक्सप्लोअर करू शकता आणि जे तुमच्या आवडीचे आहे शे शेकडो वर्षापूर्वी भिंतीमध्ये गोड्यांच्या छिद्र कोरले होते पर्यटकांच्या आकर्षणाचा बिंदूमध्ये जालियनवाला बागाचा समावेश आहे जेथे भिंतीमधील गोळ्यांचे छिद्र शेकडो वर्षापासून होते तितकेच ताजे दिसतात जर तुम्हाला याचा इतिहास माहीत असेल आणि तेथे काही वेळ घालवायचा असेल मग तुमच्या डोक्यांसमोर निष्पाप पुरुष स्त्रिया आणि लहान मुलांची दृश्य खेळतात

बुलेट चारू खुणा तू हुतात्म्यांच्या विहिरी आणि मानवतेची आठवण करून देणारे स्मरक जो दडपशाहीकरणासक सक्षम आहे दरबार साहाब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुवर्णमंदिरात आणखी एक प्रवासाचा अनुभव तुम्ही वाट पाहत आहे शिखासाठी सर्वात महत्त्वांच्या तीर्थ क्षेत्रापैकी एक ते वैसस्विक बंधुता प्रेम आणि एकोपा या कल्पनेला प्रोत्साहन देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याला सुवर्ण मंदिर म्हणतात ते पछा प्रत प्रत्यक्षात अनेक इमारतीने बनलेले मंदिर संकुल आहे इतरांपेक्षा वेगळी दिसणारी वस्तू हे मुख्य मंदीर आहे जे सोन्याच्या पाट्यांनी मांडवलेले आहे पंजाब मध्ये राहण्या साठी पंजाब मध्ये तुमच्या सुट्ट्या दरम्यान तुम्हाला निवासाचे विविध पर्याय सापडतील देशातील काही सर्वोत्कृष्ट लक्झरी हॉटेलचे राज्य देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवेशांकडून बुक केलेले आहे प्रत्येक जिल्ह्यात बजेट हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहेत जे उत्कृष्ट सेवा आणि आदरा तीर्थ

पंजाब मध्ये अनेक लोकप्रिय पर्यटन स्थळे आहे जी पर्यटकांना त्यांच्या

कामदरम्यान व्यस्त ठेवतात राज्यात पर्यटन आणि अन्वेषण साठी अनेक पर्याय उपलब्ध आहे यातील सर्वात प्रसिद्ध अमृतसर हे हर मंदिर साहेबांचे घर आहे जे सिख धर्माचे सर्वात पवित्र तीर्थस्थान आहे जालियनवाला बाग आणि बाघा सारखी ऐतिहासिक ठिकाणे आहे जिथे बाघा बेडर्स सोहळा होता पण पंजाब मधील महाराजा रणजित सिंग संग्रहालयासारखी अनेक संग्रहालय आणि छबीर प्राणी संग्रहालयासारखी वन्यजीव अभयारण्ये देखील आहे जी मित्र आणि कुटुंबासह सहलीसाठी उत्तम आहे सुट्ट्यांमध्ये पंजाब मध्ये अनेक सहली आणि पर्यटन स्थळे आहे या राज्यातील पारंपारिक पेय

भागड्या नृत्य पाहणे हा देखील त्यांचा ग्रामीण भागातील लोक संस्कृतीचा शोध आहे तो होता तितकाच थरारा होण्याचे वचन देतो

पंजाब मधील प्रवासाचे संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळवा आणि त्यातील प्रमुख पर्यटन स्थळे सर्वात सोप्या आणि सोयीस्कर मार्गाने एक्सप्लोअर करा

आम्ही तुम्हाला पंजाबला भेट देण्याची सर्वोत्तम वेळ देखील सांगतो मग तो उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा असो राज्यात सर्वाधिक लोकप्रिय